आणि बिल्डिंग बिल्डिंग्स आहे.

देवीला सहा हात दिसत आहे.

शेरच्या बाजूला एक गणपती दिसत आहे.

आणि गणपती झाल्यानंतर इथे एक राक्षस दिसत आहे.

इथ एक माणसाचा हात दिसत आहे.

तर काहीमध्ये पुढ्या ठेवलेल्या आहेत.

इथं खूप साऱ्या खुडच्या दिसत आहे या चित्रामध्ये लाईट्स दिसत आहे त्यामध्ये लोक दिसत आहे.

गाडीच्यावर एक खंब आहे त्याला तार लटकलेल दिसत आहे.

रस्त्यावर एक गाडी दिसत आहे गाडीवर येल्लो ची टेप आहे.

त्यामध्ये एक बाई बसलेली आहे.

झाड आहे झाडच्या बाजूला एच_ए_म_पी मंडल्स एक पूल आहे.

कुकूट पालनचे इथं एक लाल कलर चा बॉक्स दिसत आहे.

इथं एक चर्च आहे.

त्याच्याच बाजूला स्टॅंडर्ड ऑटोमोबाईल च पोर्टर पोस्टर दिसत आहे त्याच्याच बाजूला बंदूकवाला फटाका शेतकरी बंदूक हाऊस दिसत आहे.

त्यामध्ये अयोग्य दवाखाना दिसत आहे.

यामध्ये एक गाडी दिसत आहे गाडीच्या बाजूला झाडे दिसत आहे.

खुडच्यावर एक कॉलम आहे.

इथं एक सलून दिसत आहे सलून मध्ये खूप सारे बलून दिसत आहे बलूनस मध च्या खाली दोन-तीन माणसं आहे.

इथं एक माणूस भाषण देताने दिसत आहे.

मशीन च्या साइड ला एक सिलेंडर बॉक्स दिसला आहे.

इथं एक मोठी बिल्डिंग आहे.